हे काळेवाडी मधील निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्योतिबा नावाच एक उद्यान आहे हे खूप सुंदर आणि आनंददायी वातावरणमध्ये हे उद्यान आहे. इथे आल्यावरती खूप छान वाटत.

शूज चप्पल्स अशे वेगवेगळ्या प्रकारचे व्हारायटिचे शॉप्स आहेत.

'' सिल्व्हरलीफ विमेन्स क्लोथिंग स्टोर आहै मेन्स कॅज्युअल मेन्स ब्रँडेड कॅज्युअल मेन्स फॉर्मल --''

जसकी पेन पेन्सिल रबर कोंपोस शालेय य-ह-ह गोष्टी सगळ्या अवेलेबल आहेत.

हे पुण्यामधिल एक ऐतिहासिक ठिकाण आहे. अ ज्याच नाव आहे शनिवार वाडा.